लिब्रिऑफिस बसे वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत एसक्यूएल व्ह्यू मध्ये सिंपल क्वेरीज बनवणे सिंपल SQLलिहिणे
सिलेक्ट फ्रॉम आणि व्हेअर ह्या क्लॉजेस चा वापर
फील्ड्स आणि टेबल्स च्या नावांसाठी अपर लॉवर किंवा मिक्स्ड केसेस निवडणे
एसक्यूएल मध्ये Baseच्या सहाय्याने क्वेरीज बनवण्यापूर्वी लिब्रिऑफिसबेस बद्दल बोलू
बसे हे एचएसक्यूएल डेटाबेस engineवर चालते
हे मुक्त डेटाबेस इंजिन सॉफ्टवेअर असून ते जावा मध्ये लिहिले आहे
HSQLDBच्या अधिक माहितीसाठी httphsqldborgवर जा
आता एसक्यूएल बद्दल जाणून घेऊ
एसक्यूएल म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज
डेटाबेस एक्सेस आणि मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरली जाणारी स्टँडर्ड लँग्वेज
ही आंतराष्ट्रीय अनसी स्टँडर्ड द्वारे मान्यताप्राप्त आहे
त्यामुळे हिचा वापर अनेक डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम्स म्हणजेच DBMSमध्ये होतो
लिब्रिऑफिस बसे मायस्क्ल मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर मायक्रोसॉफ्ट एक्सेस ओरॅकल आणि डीबी2 ही त्याची काही उदाहरणे
SQLचा सर्वसामान्य वापर म्हणजे डेटाबेसमधून डेटा retrieveकरणे
ह्यालाच डेटाबेस क्वेरी करणे म्हणतात
एसक्यूएल चा वापर डेटाबेस मध्ये डेटा इन्सर्ट अपडेट किंवा डिलीट करणे ह्यासाठीही होतो
बसे द्वारे हे सर्व आपण मागील पाठांमध्ये केले आहे
हे यूझर फ्रेंडली विझार्ड्स आणि डिझाइनिंग विंडोज द्वारे केले होते
पण SQLही languageआपल्याला क्वेरी लिहिताना जास्त फ्लेक्झिब्लिटी आणि powerदेते
SQLचा उपयोग आपण डेटा बदलण्याशिवाय डेटाबेस आणि टेबल स्ट्रक्चर बदलण्यासाठीही करू शकतो
या पाठात SQLबद्दल सर्व माहिती समाविष्ट करू शकत नाही
येथे काही उपयोगी पाठ आणि वेबसाईटस दिल्या आहेतltpausegt
एचएसक्यूएलडीबी चे स्वतःचे यूझर गाइड आहे
ते ऑनलाईन किंवा पीडीएफ फाइल म्हणून कॉम्प्युटर वर डाउनलोड व saveकरू शकतो
एसक्यूएल बद्दल शिकू
आपले लायब्ररी databaseचे उदाहरण बघू
लायब्ररी डेटाबेस उघडा
डाव्या पॅनेलमधील क्वेरीज listवर क्लिक करा
क्रिएट क्वेरी इन एसक्यूएल व्ह्यू वर क्लिक करा
क्वेरी डिझाइन ही ब्लँक windowदिसेल
येथे एसक्यूएल मध्ये क्वेरीज टाईप करणार आहोत
आता पहिली सिंपल क्वेरी लिहू
आपल्याला लायब्ररीतील सर्व पुस्तकांची माहिती मिळवायची आहे
त्यासाठी सिलेक्ट कीवर्डचा वापर करावा लागेल
आपण अशी queryलिहू
सिलेक्ट फ्रॉम बुक्स
येथे बुक्स हे टेबल नामे आहे
Booksमधील Bकॅपिटल आहे
आपण आधी तयार केलेली टेबल आणि कोलम्न नेम्स जशीच्या तशी वापरू
हे वाइल्ड कार्ड आहे
ह्याचा येथील अर्थ बुक्स टेबल मधील सर्व फील्ड्स किंवा कॉलम्न्स असा होतो
आता हे कार्यान्वित करू
एडिट menuतील रन क्वेरी वर क्लिक करा
Booksच्या रेकॉर्डसची सूची टॉप panelमध्ये दिसेल
आपण लिहिलेली कुठलीही क्वेरी तिला नाव देऊन सेव्ह करू शकतो
ही पहिली सिंपल क्वेरी आहे
काही सूचना एचएसक्यूएलडीबी हे डेटाबेस ऑब्जेक्ट नेम्स साठी केस सेन्सेटिव्ह आहे जसे की टेबल्स एंड कोलम्न नेम्स
म्हणजेच बी कॅपिटल असलेले बुक्स हे टेबल चे नाव बी स्मॉल असलेले बुक्स सारखे नाही
सोयीसाठी आपण सर्व अपर केसेस किंवा लॉवर केसेस वापरू शकतो
उदाहरणार्थ कॅपिटल लेटर्स मध्ये बुक्स किंवा smallमध्ये मेंबर्स
पण मिक्स्ड केसेस वापराने हे वाचायला आणि समजण्यास सोपे होते
उदाहरणार्थ Bआणि आय ही कॅपिटल लेटर्स असलेले बुकसिश्यूड
किंवा कॅपिटल र आणि डी असलेले रिटर्न्डेट
आपण ज्या पध्दतीने टेबल किंवा कोलम्न चे नाव बनवले आहे ते तसेच वापरणे आवश्यक आहे
एसक्यूएल कीवर्ड जसा की SELECTसाठी आपण कुठलीही केस किंवा मिक्स केस वापरू शकतो
नीट वाचता यावे म्हणून सर्व ठिकाणी त्याची समानता ठेवा
उदाहरणार्थ कीवर्डसाठी सर्व लेटर्स अपर caseमध्ये ठेवणार आहोत
पुढील क्वेरी पाहू
ही क्वेरी नव्या विंडोमध्ये टाईप करू शकतो किंवा आधीच्या क्वेरी वर ओव्हरव्हराईट करू शकतो
आधीच्या क्वेरी वर ओव्हरव्हराईट करू
बुक्स टेबल मधील विशिष्ट कोलम्न मिळवण्यासाठी सिलेक्ट तितले ऑथर फ्रॉम बुक्स
क्वेरी कार्यान्वित करा
रन क्वेरी चा आयकॉन वापरू शकता जो फाईल मेनूबार खाली आहे
किंवा कीबोर्डवरील F5चे बटण दाबा
आपल्याला हव्या असलेल्या कॉलम्न्स मधील ही रेकॉर्डस आहेत
आता पुढे जाऊ
आता क्वेरी मध्ये कंडिशन्स किंवा क्रायटेरिया समाविष्ट करू
आपणास Cambridgeने प्रकाशित केलेली booksहवी आहेत
त्यासाठी आपली क्वेरी आहे सिलेक्ट फ्रॉम बुक्स व्हेअर पब्लिशर कॅम्ब्रिज
येथे WHEREहा कीवर्ड वापरला आहे
त्याच्यापुढे पब्लिशर इक्वॉल्स कॅम्ब्रिज ही कंडिशन दिली आहे
क्वेरी कार्यान्वित करू
आपल्याला कॅम्ब्रिज ह्या पब्लिशर ची पुस्तके दिसत आहेत
आपणquery मध्ये कितीही कंडिशन्स किंवा क्रायटेरिया घालू शकतो
दोन कंडिशन्स असलेली क्वेरी लिहू
आपल्याला Cambridgeने 1975सालानंतर प्रकाशित केलेली पुस्तकेच हवी आहेत
त्यासाठी सिलेक्ट फ्रॉम बुक्स व्हेअर पब्लिशर कॅम्ब्रिज एंड पब्लिशडायर जीटी 1975 ही क्वेरी आहे
व्हेअर कीवर्ड किवा क्लॉज़ नंतर दोन कंडिशन्स दिसतील
त्या आपण ANDने जोडल्या आहेत याकडे लक्ष द्या
येथे ANDहे लॉजिकल ऑपरेटर आहे
हे दोन कंडिशन्स एकत्र करण्यासाठी वापरले आहे
ओर हे दुसरे लॉजिकल ऑपरेटर आहे
वरील क्वेरी मध्ये घालून ते वापरून बघा
क्वेरी कार्यान्वित करून येणारा रिझल्ट टॉप पॅनेलमध्ये पहा
आपल्या कंडिशन्स पूर्ण करणारी ही पुस्तके आहेत
आता अनेक कंडिशन्स समाविष्ट करण्याची दुसरी पध्दत पाहू
आपल्याला कॅम्ब्रिज किंवा ऑक्सफोर्ड किंवा दोघांनीही प्रकाशित केलेली पुस्तके हवी आहेत
त्यासाठी ही क्वेरी आहे सिलेक्ट फ्रॉम बुक्स व्हेअर पब्लिशर इन कॅम्ब्रिज ऑक्सफोर्ड येथे INहा नवा कीवर्ड वापरला आहे
INद्वारे सिंगल columnवरील कंडिशन एकत्र करता येतात
उदाहरणार्थ पब्लिशर
रिझल्ट कडे लक्ष द्या
असाइनमेंट एसक्यूएल क्वेरीज लिहून त्या तपासून बघा
लायब्ररीच्या सर्व सभासदांची माहिती मिळवा
दिडशे रूपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या सर्व पुस्तकांच्या नावाची सूची दाखवा
विलियम शेक्सपिअर किंवा जॉन मिल्टन ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची मिळवा
एसक्यूएल बद्दल अधिक माहिती पुढील पाठात पाहू
आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आहोत
आपण शिकलो एसक्यूएल व्ह्यू मध्ये सिंपल क्वेरी बनवणे
सिंपल SQLलिहिणे
सिलेक्ट फ्रॉम आणि व्हेअर ह्या क्लॉजेस चा वापर
फील्ड्स आणि टेबल्स च्या नावांसाठी अपर लॉवर किंवा मिक्स्ड केसेस निवडणे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
ह्या प्रॉजेक्टचे आयोजन स्पोकन ट्युटोरियल टीमने केले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मीरंजना भांबळे आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद